एक गोडाउन आहे. गोडाउन मध्ये एक छोटासा ऑफिस आहे. त्या ऑफिस मध्ये मटेरियल ठेवायला आहे आणि तो मटेरियल च्या गाड्या गाडी मध्ये शायद टाकून ते--

ह्याच्या मध्ये ते मोठं मोठी दगड दिसून राहिले आणि--

आणि साइड ला ते--

साग सागाच्या साइड ला एकक --

दुकान आहे आ टू व्हिलर आणि--

हा एक तलाव आहे आणि तलावाच्या अ बाजूला असं ते कंपाऊंड कंपाऊंड केलेल आहे.

हान महाराज बाग आहे आणि याच्या आत मध्ये अ--